आजूबाजूचे जे दुकान आहेत पुरुष आहेत महिला आहेत रस्ता आहे बिल्डिंग --

मला समोरच्या चित्रामध्ये तीन बापी दिसत आहेत कपात दिसत आहे इलेक्ट्रॉनिक च्या वायरी दिसत आहेत.

पुरुष दिसत आहेत दरवाजा दिसत आहे आंब्याचे टाळ दिसत आहे.

भिंतीचा कलर पांढरा आहे जमिनीचा कलर पांढरा आहे दोन बापे--

आकाश आहे इलेक्ट्रॉनिक च्या वायरी आहे पोल आहे लोखंडी कलर लोखंडीचा एक गेट आहे.